तिथे बाहेर दोन रेंजर सायकल आहे एक काळ्या कलर ची आणि एक रेड कलर ची--

हे एक मेडिकल चे दुकान आहे जिथे तीन व्यं दोन व्यक्ती मेडिकल विकत आहे.

वरुन सफेद सफेद आकाश आहे आजूबाजूला झाडे आहे तिथे खूप साऱ्या रूम सुद्धा आहे आणि तिथे कोणी स्विमिंग पण नाही करत आहे.

खुब सारे मुलं स्विमिंग करत आहे आणि खूप सारे मुलं स्विमिंग करायचे वाट बघत आहे.

समोर तीन कलर चे तीन दिवे लावलेले आहे.

हे एक घरातले गार्डन सारखे दिसत आहे तिथे ग्रीन कलर चे चेअर आहेतीन चेअर ब्ल्यु कलर चे आहे.

घाली एक रस्ता आहे जो प्लेन आहे बाकी --

ते हिरवे झाड वगैरे तयारी लावून ठेवली आजूबाजूला मस्तपैकी पेंडॉल बांडलेला आहे एक व्यक्ती सजावट करत आहे.

तेथे रोड आहे जे मूल पायानी ते करत आहे काय म्हणतात --

जरा बाजूला एक बिल्डिंग आहे आणि --

हे दोन तीन खांबे आहे झाडे आहे पायऱ्या वगैरे --

पाच खुरच्याचा आहे त्याला निळे असे गाध्या लावलेल्या आहे तो खूप छान असा दिसत आहे.